एथे आपल्याला सुंदर अशी वास्तू दिसतय वास्तुच्या समोर एक पाटी लावलेली आहे की भारतीय स्टेट बँक भारतीय स्टेट बँक ही शाखा वालावल मध्ये आहे आणि आपल्या सुंदर अशी एक जाळी ग्रीन ची जाळी दिसत आहे.

इथे आपल्या सुंदर अशी एक अह एक स्टॉल दिसत आहे. दोन रूम दिसत आहे. ही आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा दिसत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखामध्ये दोन अं- दोन तेनी रूम घेतलेले आहेत भाड्याने.

रांगेमध्ये उभे पहायला भेटते आणि समोर पटांगणावर आपल्याला काही गाड्या पार्किंग मध्ये लावलेल्या दिसत आहेत थँक --